हा.

हम्म कोनी विषय राहतं. तसं BA मध्ये आपण बिना अभ्यास करुण पण लिहू शकतो. हा हा म्हणजे knowledge घ्यायला त्या विषयामध्ये आपण काहीना काही आपल्या विचारानं लिहु शकतो आपण तिथं. BSc मध्ये chemestry मध्ये physics मध्ये Maths मध्ये सगळच अभ्यास करुण घ्यावं लागते. असं आहे का? अभ्यास नाही केलं तर fail होतेच पक्का. हम्म तेच तर आहे आता शिकु नही लिऊ नाही तर मग टिकलं नाहीतर मग तेच आहे. fail होईन घरी बसा मह काम नाही करा. तेच तर मग सगळ. आजुन तुझं काय चालू आहे? माझा आता अं college तर चालू आहे म्हणा. college म्हणजे आता regular मी काही जात नाही.

कधी कधी हाव आता आता तर म्हणजे कसा दुपारच जे time आहे जेवायले काय जास्ती भेटत नाही.

घरी जाऊन आता अभ्यास गिन करा लागते. अभ्यास कसं तर अभ्यास करशील fail होऊन जाशील. हा मग time गेला तर मग जावा लागते college मध्ये ही. college वाले बलावते नाही तर मग मित्र बी बलावते class साठी कारण आपल्याले. भारी शिकवते का sir? हं तेच तेच आपण काय कसा आता regular काई जात नई मग आपण चार दिवस नाही जाऊ मग एक दिवस जाऊ तर मग आपल्याले आजिब वाटनच. हाव गोष्ट तर बरोबर आहे तुझी. नईयेन मग कधी कधी जावा लागते college मध्ये.

आता कोण्या college मध्ये regular नाहीतच हफत्यातुन दोन तीनदा तर जानेच पडतेना. हा म्हणजे college चे विद्यमाने व्यापलेले थोडे बहुत knowledge असले पाहीजेना. काय चालु आहे तुझं?

मंग बरं हाय तुया बी ऐकुन चांगल वाटल शिक्षणा कडे देऊन राहिला तु आता. तुझ पण चांगला तु पण अभ्यास कर हा हाव करा लागण आता. हम्म लक्ष द्या अभ्यासकडे. हम्म ठिक आहे मग मी अं नंतर सांगिन तुले आता मग काही अगर असेन तर. सांगायच आसलं तर. हाव हाव ठिक आहे. दोन हजार तेवीस मध्ये part festival मध्ये perform करताना तो पहिला भारतीय कलाकार ठरला दिलजीत दोसांझचा जन्म सह जानेवारी

जालंधर जिल्यातील दोसांझ कालान गावात एका शीख कुटुंबात त्याचे वडील अह बलबीर सिंग हे पंजाब Roadways चे माजी कर्मचारी आहेत आणि त्याची आई सुरेंदर कौर या दोन भावंडे आहे एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ त्यांनी त्यांचे प्रारंभिक बालपण दोसांझ कलान जिथे घालवले आहे नंतर तो लुधियाना पंजाब येथे स्थालांतरित झाले आणि येथून त्यांनी श्री गुरु हरकृष्ण public school मधून high school पदवी सह त्याचे औपचारिक शिक्षण पूर्ण केले

दिलजीत सिंग आणि त्याचे कुटुंब नंतर लुधियानाला गेले आणि असाध्य ते तिथे राहतात

दोन हजार तीन ते दोन हजार चार इश्क दा उडा अडा आणि D दिलजीतने त्याच्य पहिल्या album इश्क दा उडा अडा दोन हजार चार मध्ये TSeries च्या विभागातील Finetone Cassets सह release केला दोसांजला पंजाबी संगीत पदार्पण करण्यास मदत करनारे Finetone चे राजिंदर सिंग यांनी त्याला दलजीत यवनी त्याचे पहिले नाव दिलजीत असे लिहण्याचे सुचवले बबलू महिंद्रा यांनी संगीत दिले होते आणि गीत बलवीर बोपाराय यांनी लिहिले होते दोसांझने सर्व आठ गाण्यांना गायन दिले आणि निर्मात्यांनी album च्या शीर्षक गीतासाठी एक music video बनवला दोन हजार चौदा मध्ये त्याचा दुसरा album दिल release झाला

दोन हजार चार दोन हजार दहा अधिक album आणि single दोसांझच्या लोकप्रियतेत त्याचा तिसरा album smile सुखपाल सुख निर्मित release झाला ज्यात नच दियां अलवन वारिया आणि

हा album दोन हजार पाच मध्ये Finetone cosentus ने release केला होता त्याचा पुढचा album इश्क हो गया दोन हजार साहा मध्ये Finetone cosentus ने release केला होता chocolate नावाचा त्याचा पाचव्या album दोन हजार आठ मध्ये दोन हजार नऊ मध्ये दोसांझने भगत सिंग, no tension power of Duets आणि dance with हे असे चार वेगवेगळ्या एकल release केले पुढच्या वर्षी दोसांझने नऊ truck सह the next level नावाचा याचा सहावा album release केला

दोन हजार अकरा बारा पंजाबी चित्रपटांमध्ये प्रवेश आणि लाख अठ्ठावीस कुडी दा दोन हजार अकरा मध्ये दोसांझच्या मुख्य प्रवाहातील पंजाबी चित्रपटांमध्ये प्रवेश झाला thelion of पंजाबी या मुख्य भूमिकेतील त्याच्या पहिल्या चित्रपट फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये प्रदर्शित झाला जरी हा चित्रपट box office वर flop झाला तरी चित्रपटांच्या soundtrack मधील त्याचा luck अठ्ठावीस कुडी दा हा track खूप हनी सिंगच वैशिष्ट्य असलेला हा trackDBC ने प्रकाशित केलेल्या US मधल्या आदी ग्रुप आशियाई download chart वर प्रथम प्रमांकावर

जुलै दोन हजार अकरा मध्ये त्याचा दुसरा पंजाबी चित्रपट जिहने मेरा दिल लुटेया प्रदर्षित झाला या चित्रपटात गिप्पी ग्रेवाल आणि नीरू बाजवा यांच्यासह या चित्रपटने चांगला व्यवसाय केला दोसांझने चित्रपटच्या soundtrack मधील बारा पैकी सहा गाण्यांना गायन दिले त्याच वर्षी नोव्हेंबर मध्ये दिलजीतने घोषणा केली की तो त्याच्या

यो यो हनी सिंग असलेला ते सिंगल, अल्पवयीन मुलाच्या अश्लील वर्तनाबद्दल आणि त्याच्या alcohol drugs आणि tatoo मध्ये व्यवस्ते बदल बोलले त्याने त्याच्या

page वर लिहले कोणाच्याही भावना दुखावण्याच्या माझ्या हेतू नव्हता या गण्याची मी माफी मांगतो दोसांझने त्याच्या दोन हजार तेराच्या hit सिंगल proper पटोला आणि album आठवण म्हणून त्या वर अर्बन पेंडू असे शब्द छापलेले t-shirt घातले

दोन हजार बारा सध्याचे breakthrough आणि bollywood career दोसांझने दोन हजार बारा मध्ये हनी सिंग सोबत सहयोग सुरु ठेवला आणि गोलियान नावाचा एक album चा एक भाग बनला त्या नंतर जानेवारी दोन हजार बराच मध्ये release झालेला bollywood चित्रपट तेरे नाल love हो गया soundtrack साठी त्यांनी fifa FIFA नावाच्या सिंगलमध्ये गायले, ज्यामध्ये प्रिया पांचाल देखील याने चित्रपटतील त्या music video मध्येही अभिनय केला होता ज्याच्या नंतरच्या एका bodygurad ने क्रांतिकारक आणि राजकारणी मोहम्मद गद्दाफीच्या पतनाचा गौरव केला जिथे दोसांझने त्याची जीवनशैली पकडली आणि मृत्यूबद्दल गायन केले त्याचा त्या नंतरच्या एकल Miss Lonely JFL सिंग यांनी संगीतबद्ध केले होते मार्च दोन हजार बारा मध्ये त्यांनी नावाचा पहिला धार्मिक album release केला album मध्ये आठ single होते आणि शीख धर्माची तत्त्वे आणि तत्त्वज्ञान याबद्दल बोलले होते दोसांझने जुन दोन हजार बारा या jat and juliet चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती जो पंजाबी चित्रपट उद्योगातील सर्वात hit

व्हँकुव्हर, British कोलंबिया, कॅनडा येथे झाले hello लक्ष्मी कस काय चाललंय काय करत होतीस? काही नाही ग घरीच होती मला bank त जायचं होतं पण आज पाऊस असल्यामुळे मी काही bank च जाऊ अरे तर एवढेच आता तर Net banking आहे तू net banking चा वापर करू शकतेस ना हो अच्छा एवढेच होय बरं आता मी तुला पूर्ण bank बद्दल सांगेल ठीक आहे bank ही एक संस्था आहे जी लोकांकडून पैसे गोळा करते आणि व्यक्तींना तसेच आपल्यासारख्या व्यक्तींना आणि अनेक ही bank ची प्राथमिक कार्य आहे परंतु एकमेव नाही ते त्यांच्या ग्राहकांना लवकर सुविधा सुद्धा उपलब्ध करून देतात. निधी मसुदेदारी करणे आणि portfolio व्यवस्थापन इत्यादी सारख्या इतर अनेक सेवा देखील प्रदान करतात. easy on bank bank या वित्तीय संस्था आहे ज्या आर्थिक व्यवहार करतात बँक कोणत्याही समाजाचा विभाज्य घटक असतात आपल्या देशाच्या विविध भागात अनेक bank आहेत पूर्वी भारतात मोठ्या शहरांमध्ये काही जागा असलेल्या बँकांची संख्या मर्यादित असली तरी तिला काही देशांमध्ये अनेक नवीन bank नी देशाच्या कानाकोपऱ्यात शाखा उघडल्या आहेत. bank व्यवस्थापन शतकानू शतके कार्य करत आहे. हे प्रणाली भारताबरोबरच जगाच्या इतरही भागातही प्रचलित आहे पुरविल्या जाणाऱ्या सेवा ही कार्य कालांतराने वाढलेली आहे bank चा इतिहास जाणून घेऊया आता आपण चौदाव्या शतकात काही भागात bank सेवा सुरू करण्यात आली प्राचीन काळापासून लोकांमध्ये कर्ज देणे आणि कर्ज घेणे या संकल्पनेचा सुरू झाले. प्राचीन गाडी व्यापारी बनिया व शेतकऱ्यांना धान्य कर्ज देत असत त्याला वस्तू विनिमय प्रणाली असेही म्हणत काळाच्या ओघात पैसे जमा करण्याचे आणि कर्ज देण्याचे व्यवस्था विकसित होत गेले होती. banking चा इतिहास

आहेत यांनी शतकांशतके या प्रदेशावर राज्य केले. काही आदमी banking सेवा जसं की bank note जारी करणे आणि reserve bank सोळाव्या शतकात सुरू सुरू झाली bank of india bank of scotland या जगातील काही जुन्या bank हेत. भारतातील bank चा इतिहास भारतातील bank ग व्यवस्था ही पासून ची आहे या काळात गरजूंना कर्ज दिले जायचे. या काळात कर्ज हे ऋण वा ऋणपत्र म्हणून ओळखले जात असे. पूर्वीच्या काळी मोठे व्यापारी वजनदार लहान व्यापारी व शेतकऱ्यांना व्याजावर पैसे देत होते देशातील काही गावांमध्ये आजही ही संस्कृती तशीच प्रचलित आहे ज्यांना रक्कम भरतच नाही त्यांची जमीन इतर मौल्यवान मालमत्ता जप्त करण्यात आली येत असते तेच काम आता बँका करतात bank of हिंदुस्थान ही भारतात स्थापन झालेली पहिली Bank होती ते सतराशे सत्तर मध्ये कलकत्ता येथे उघडण्यात आलेल्या bank bank of बॉम्बे आणि bank of कलकत्ता आणी bank of मद्रास यांची स्थापना एकोणविस व्या शतकात सुरू झाली निष्कर्ष होते वेगवेगळ्या ग्राहकांना कर्जांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देशात अनेक प्रकारच्या bank आहेत ते विविध सेवा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मदत करतात बँकाही एक संस्था याची लोकांकडून पैसे कापते आणि व्यक्तीना आणि company निधी फिरवते. हे banking प्राथमिक क्रिया आहे करून एक पण नाही ते त्यांच्या ग्राहकांना loan झालेला निधी हस्तांतरित निधी हस्तांतरित करते. करणे आणि portfolio व्यवस्थापन इत्यादी इतर अनेक सेवा देखील प्रदान करते आता याबद्दल थोडी माहिती तुझ्याकडे असायला हवे तुला काही माहिती आहे का याबद्दल हो. पैशाचे देवाण-घेवाण करणारी संस्था आहे ती कशी आर्थिक व्यवस्थेचे स्वरूपात सरकारी पेढ्यांचे माध्यम मधून हे काम भारतात तसे येथे इतर असेन sumerian चिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये

होतात या संस्कृतीमध्ये शिलालेख आणि मतीच्या कोरलेल्या हमराबी सांकेतिक भाषेत banking विषयक निम्म्यांच्या उल्लेख काळ banking इतिहासातील हा सर्वात जुना उल्लेख आहे भारतात मोरया काळात आदेश नावाचे एकदा कागदपत्रात व्यक्तीला सावकार ने पैसे देण्यासाठी

सावकार पैसे ठेवणे आणि कर्ज देणे असे व्यवहार करत असत. आधुनिक अधिक वर्षांची जडणघडण मुख्यत्वे इटलीमध्ये या शहरात झाले मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील युरोपमध्ये बार्बी आणि पेरू या कुटुंबीयांच्या चालवलेल्या अधिक पुरुषांच्या शाखा अनेक शहरात होत्या. तेराशे सत्तावण सली उघडेली मिरीची bank प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रतीक प्रगती मुळेच यांनी लेखनाची पद्धत शोधून काढली सतराशे सत्तर सुरू झालेली. bank हिंदुस्तान bank of हिंदुस्तान हे भारतातील पहिली bank अठराशे सव्वीस सली हे bank बंद पडली जून जून अठराशे छे मध्ये सुरू झालेले bank of कलकत्ता याचे नाव बदलून अठरासो नो मध्ये bank of बेंगॉल ठेवले गेले.

bank ची सुविधा तुला माहित आहे का? याबद्दल मला माहिती आहे मी तुला थोडं सांगते bank चे आधीकोशन मध्ये bank आधी कशाबद्दल तुला माहीतच असेल. अधिकोशन मध्ये विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या सुविधा आहेत ज्या मी तुला आता सांगणार आहे. पहिला आहे बचत खाते दुसरा आहे चौ खाते तिसरा आहे रोपर खाते. चौथा आहे विविध प्रकारच्या मुदत ठेवा योजना. पाचवा विविध प्रकारचे करयोजनाचा हा सुरक्षा जमा कक्षाचा bank हमी आठ पत्रक व्यवहार कुंडी व्यवहार विमा विक्री परदेशात पैसे पाठवणे बारा ते चौदा electrictonic पद्धतीने पद्धतीने पैसा असणारे हस्तांतरित सुविधा आता वळूया आपण bank या विषयात bank या विषयावर तुम्हाला आणखीच माहिती पाहिजे असेल तर त्याच्या काही मराठी पुस्तका सुद्धा प्रचलित केली आहेत. त्याबद्दलही तुम्हाला मी काही थोडी माहिती देते. Investment planning Bank गरीबाच्या दारात मोठे इंग्रजी banker to the poor लेख आहे.

Fernandez मला श्रीमंत व्हायचे आहे व स्वतः जोशी आणि माधवी प्रकाशन स्वच्छंद वृत्ती व निवृत्तीचे नियोजन गोपाल गलगरी the problem of the rupee doctor बाबासाहेब आंबेडकरांचे आहे Unified payment interface बघूया आता आपण एका धरणा पद्धती मनात यायला आणि इंग्रजीमध्ये Unified payment interface म्हणजेच UPI आहे ती अत्यंत सोपी सुरक्षित व पैसे सुके करणारी करण्यात येणारे सुविधा आहे त्यामुळे online भरणा करण्याची सुविधा सरकार तर्फे देण्यात आली आहे. दिनांक अकरा एप्रिल दोन हजार सोळा पासून भारतीय reserve reserve Bank व National payment corporation of India MPCI कार्यानित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान दहा रुपये दहा व कमान एक लाख येथे भरणार तक का करता येईल यासाठी लाभार्थीच्या bank चे खाते Number IFSC कोड्यासारखी माहिती आवश्यकता नसते याचा उपयोग बघूया uniform payment interface सुविधा वापरताना कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देण्यात शक्यता आहे शक्य आहे तसेच कोणाकडून पैसे घेता येणार आहे याशिवाय विविध bill online शक्य आहे या सुविधांचा उपयोग online shopping साठी करता येतो. UPI वापरण्यासाठी फक्त संबंधितांना Address VPA माहित असणे आवश्यक आहे याची वापरण्याची पद्धत खूप सोपी आणि सरळ आहे UPI वापरण्यासाठी नोंदणी Registration करावे लागेल त्यासाठी UPI app सुचवून घ्यावे. व आपल्या bank ची जोडावे UPI भागीदारी bank मध्ये खाते असलेल्या Android smartphone वापर करत्या UPI app download करू शकतात. UPI सक्षम नोंदणी करणे नोंदणी करण्याच्या पायऱ्या आहेत. पहिले वापर करता app store bank चे संकेतस्थळावरून UPI अर्ज download करतोय नंतर वापरकर्त्याचे नाव आभासी id password यासारखी माहिती देऊन त्याच्या लोकांना तयार करणे नंतर वापर करता ad link manage bank account पर्याय निवडतो आणि Bank खाते क्रमांक virtual ID शी जोडतो आणि याचे फायदे आहे सरकारी एकात्मिक भरणा upi आहे ही पद्धतीचा वापर केला. इतर bank अधिक रोखीचे व्यवहार कमी होतील credit card debit card ATM याचा वापर कमी होते अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचा भार कमी होऊन जोखीम कमी होते. पैसे आपल्या खात्यात राह त राहत असल्याने व्याजाचे नुकसान होत नाही UPI देण्यात जेव्हा देण्याच्या संस्थांने PSC आणि UPI bank अहमदाबाद bank, Axis Bank, Arab Bank, IDFC bank ICCI bank, Indian Bank, HDFC Bank कर्नाटका Bank, कॅनरा Bank, कोटक महिंद्रा Bank,

टाळ आणि mobile banking आणि UPI द्वारे payment करणे चालू कर. ग्रामीण भागात भागास पाणी परिस्थितीचा हवामान या नुसार जनावरांची निवाऱ्याची सोय केलेली असते त्यानुसार आपल्याकडे जनावरांचे विविध प्रकारचे गोठे व छपराचा घराचा जोते किंवा घराबाहेर भिंतीला उभारलेल्या काही ठिकाणी राहत्या घराच्या पाठीमागे बंदिस्त भागात जनावरांना निवास यासाठी गोठे बांधलेले आढळतात याउलट शासकीय दिगदेश आवासन संशोधन संस्था आधुनिक सहकार्य दिगदेश आवासन व त्याच्याविषयी शेतकऱ्यांच्या शेतावर नसतात साधारणपणे भौगोलिक परिस्थिती हा जनावरांची संख्या आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टीवर गोठ्याचे प्रकार मांडणी अवलंबून असते सध्याची स्थिती मुकवते आणि मुक्त खोली गोठा या दोन शास्त्रीय या पद्धतीच्या गोठ्याचे गाई म्हशींच्या एखाद्या ठिकाणी बांधून ठेवताच दिवस रात्र मोकळेच सोडलेले असते फक्त धारा काढणे स्वतंत्र निवृत्त धारा काढल्या जातात. बंदिस्त आवाराचे एका किंवा दोन बाजुंना गोठा असतो व त्यात चारा नियं त्रण असते गोठ्यासमोरील मोकळी जागा सर्व बाजुंनी चार फूट उंचीची भिंत उभारून अवघड कुंपण करून बंदिस्त केलेले असते या मोकळ्या जागेतून काही म्हशी मुक्तपणे फिरतात गोठ्यातील गव्हाणीतील चारा घालण्यासाठी व्यवस्था केल्याच्या नंतर पाण्याची सोय गोठ्यातून मोकळ्या जागेत हद्द हद्द बांधून केलेली असते. चारा व पाणी दिवसभर मिळेल

सातत्य दिसून आले आहे नुकतंच गोठ्यांची जात या जागेवर गोठा करावयाचा आहे तेथील जमीन कठीण ठणक आणि कोरडी असलेली आवश्यक आहे असणारी सिमेंट भाजलेले येता किंवा दगडी फरशी यांचा उपयोग करता येतो गोठ्यांतील जमीन थोडी खडबडीत ठेवावी त्यामुळे जनावरे घसरून पडत नाहीत जनावरांसाठी बेर उभं राहण्यासाठी पाच ते साडेपाच फूट जागा लागते तसेच जनावरे बांधण्यास दोन कप्प्यातील अंतर चार फूट असावे गोठ्यातील जमिनी गव्हाणीकडून एक ते दीड इंच उतार दिलेला असतो प्रत्येक जनावरांसाठी पोटभर चारा देण्यासाठी किंवा असते महत्वाचे आहे सर्वसाधारण गव्हाणाची उंची वीस ते चोवीस इंच रुंदी चोवीस इंच आणि खोदी पंधरा इंच असं आहे मधोमध गव्हाण तयार करण्यासाठी दगडी फरशी लाकडी झाड हवा सिमेंट काँक्रेट इत्यादी बनविलेली असावी संपूर्ण लांबीची गव्हाण साफ करण्यासाठी सोयीची असते गव्हाणीची जनावरांकडील पूर्ण लांबीची लोखंडी पाईप काँक्रेट मध्ये बसविल्यास जनावरांनी घातलेले नाही गव्हाणीची पृष्ठभागा गुळगुळीत आणि कागदी फलभार असावे. भिंतींचे उपयोग प्रामुख्याने थंड वारा पाऊस यांपासून जनावरांना संरक्षण करण्यासाठी अथवा हाताळा आधार ही नव्हतं नुसतं गोठा पद्धती भिंतींची उंची चार फूट असावी हवामान व बांधकाम करण्याची किंमत याचा विचार करून दगड माती विटा सिमेंट लाकडी लोखंडी किंवा काँक्रिट वापर करावा गोठ्यांवरील छत वजनाने हलके कठीण व टिकाऊ असावे तसेच ते मंद उष्ण वाहक असावे जास्त असावेत भागात उतरत्या छत्राचे गोठे असावेत आधुनिक पद्धतीने गोठ्यावर सिमेंट चे पन्हाळे पत्रे सिमेंट पत्रे इत्यादी छतासाठी वापर करावा छताची उंची बाहेर भिंत गव्हाणीच्या बाजूनी दोन point दहा मीटर असावी व दुसरी बाजू दोन point ऐंशी मीटर उंची असावी छताची रुंदी साधारणपणे तीन मीटर असावी गोठ्यातील सर्व पाणी सांडल्यावर एक वाहून जायला आणि सफाई व्यवस्थित करता येईल अशा प्रकारे गटार आखावी त्याला लांबीच्या प्रमाणात एक point चाळीस असा योग्य उतार दिलेला असावा गटारांची रुंदी पंचवीस ते तीस सिमेंट कोणी असावे गोठ्यातील सर्व जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सगळे उपलब्ध असावे. बुटक्या जनावरांना पाण्याची गरज अधिक असते. यासाठी स्वतंत्र हौद किंवा याच्यात स्वच्छ ताज पाणी दररोज भरण्यात यावे. आठवड्यातून एकदा हौदेवर टाक्या मोकळ्या करून व स्वछ धून चुना लावावा लावावा हौदाची उंची साधारणपणे पासष्ट पंचाहत्तर किमी असावी जेणेकरून सर्व लहान व मोठ्या जनावराना चूला भरेल मग पाणी पित्या येईल आहे त्यामुळे पाणी थंड राहते व शेवाळ कमी

दिव्यत्वाची ज्योत प्रसरीत येथे कर माझे जुळते ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली यांनी आपल्या त्या अस्तिवाची प्रयत्न यावे म्हणून आईचे लग्न केले.